काय म्हणता कसेत?

तालुका वाईझ देतो

तालुक्यामध्ये मग जों बोर्ड आहे कसं असतं कंपनी त्यांना देते बिजनेस कंपनीचा एक माणूस असतो

की थोडा बिजनेस स्वतःला पाहिजे असेलं त्यांना पण कामं करावं लागतं. त्यांना पण ऑर्डर आणावं लागतं त्यांनी जर ऑर्डर आणल्या

जर मला घ्यायचं असेलं तर मंग कसं करावं लागेल त्याच्यासाठी त्या गावातलं थोडं म्हणजे माहिती पाहिजे.

थोडं फिलमधलं नॉलेज नसेल तर ते येत मार्केटमध्ये फिरल्यानंतर .

ठीक आहे रजिस्टर असेलं ना काही गरज नाहीये सिंगल पाटनरशिपमध्ये नाहीये.

एक वरून काढता येतें ओके आणि त्यांच्या नंतर ते जि एस टी नॉम्बर घ्यावा लागतो.

त्याशिवाय तुम्हांला सप्लायर मिळणार नाहीं आणि डी एल ड्रग लायसन लागतं त्याला.

पहायजे आणि मग तुमच्या सरांच्या हेज्यामध्ये कसं होतं तुम्ही सप्लाय देऊ शकतो डॉक्टरला हॉस्पिटलला कुठेपण

काहीच नाही तेवढी आयडिया आम्ही देऊ. तेचते काका

बाकी हेच सांगतो तुला असं एकदम जेच्यामध्ये पूर्ण वेळ

मला जवळजवळ मंबईच्या

अच्छा मग मुंबईच ट्राफिक वगैरे तुम्हाला कसं वाटंत?

तेच मी म्हणत होतो मुंबईच ट्राफिक. एस टी वाले वगैरे नाही येतना त्यां तसं ऐडजेस्ट करून घेतो मी त्या दरम्यान.

फॅमिली पूर्ण मुंबईला असतें मी पण मुंबई आहे तर मला घ्यावंच लागत ऐडजेस्ट करून.

मुंबईला परत ते सगळं ट्रॅफीक बघा मॅनेज करा. हा ते झालंच रे पण तीन दिवसात काय होतंय कपडे पण लागतात ना एवढे दिवसाला एक ड्रेस लागतो डॉक्टर समोर जायचं म्हणजे. मग तोच तोच रिपीट करता येत नाही प्रवास मोठा केलेला असतो.

म्हणजे आता समज लातूरला दिवसभर जरी काम केलं तर मी संघ्याकाळी सोलापूरला जातो मग सोलापूर वर राहून वापरू शकत नाही मग परत ते नवीन लागतं.

काय करतो मी तीन तीन दिवस फिरतो तीन दिवस झाले कि मुंबई ला येतो. परत एक दिवस थांबतो परत दोन दिवस मुंबईतून बाहेर जातो. असं मग परत शनिवारी रात्री का रविवारी सकाळी मुंबईला

नागपूर तीन दिवस नागपूरला जाऊन आलो. एक दिवस नाशिकला जातो दोन दिवस शुक्रवार शनिवार असं करतो. लातूर सोलापूरला तीन दिवस गेलो पण तिकड आल्यानंतर मंग नेक्स्ट टाईमला पुण्याला जातो. असं करतो. आणि नंतर तुमच्या घरी गणपती

आमची जागा मुंबईलाच ना काका गावी काय नसत सगळं घर बीर गावीच.

नाही गावी नाहीच ना काही सगळं घरीच. मुंबईतच गावी काहीच नाही.

आत्ता आत्ता गावी घर बांधायला चालू झालयं. गावी

दापोलीमध्ये कुठें दापोली खूप मोठं आहे रे दापोली दाबोळ आहे. मनंन गड आहे. खेड आहे.

मंडनगढपासून जवळच आहे तामगगड.

इकडे येईन.

हो ते काहीच सुटत नाही.

फक्त भात किती फक्त भात की ती आणि

बाकी गावाला असं उत्पन्नाचं दुसरं काही नाहीये नाही पण हाय हे जे ह्याच्या मध्ये दापोलीमध्ये आंब्याची शेती आहे सगळ्यात जास्त नारळांची ह्याची

पण ते ह्या आमच्या साईड कसं एकदम ते

तिकडे असं फक्त

गावाकडनं सिटीत यावं लागतं सगळ्यां गोष्टी करायला. नाही नाही अरे शेती साठी सांगतो हे आहे ना.

आज एक किणी कायक कोणे वगैरे दाबो जोपर हर हर आहे ना ती चोपाटी तिकडच्या पुढची सगळी गाव आहेत ना.

हा पण आमच्याकडे अशा अजून पाण्याचा प्रोब्लमन आहे त्यांच्याकडे पाण्याचा प्रॉब्लम नाही म्हणजे.

ना आत्ता सध्या आम्ही गावावर गांवी घर बांधायला घेतलाना तेंव्हा सगळ्या गोष्टी समजाय लागल्या. की असं असं काय काय चालतं पाण्याची प्रॉब्लम आहे इलेकट्रीक लाईट आणा.

प्रॉब्लम काय आहे कोकनातल्यांनी दुर्लक्ष केलेत ना. त्यांच्या पूर्वजांच्याच नावावरती जमणी आहेंत तेनही पुढे पूढे व्यक्तीला

सगळे एकदम अशेच रहातात कोकणात काम ही केलं मी लहानामध्ये हेच्यामध्ये

आखा दिवस पंज्याच्या पंज्याच्या नावावरती पुढची जी जमीन नावावरती असतें

बासष्ट पिढ्या गेलेत की ती जमीन उतरलीच नाही ते काय आहे माहिती आहे का आता जमीन आहेत ना ते खुप पण त्यांच्याकडे उत्पन्न चा स्तोत्राचं नाही गावी गावची ती खोड पण मुंबईत इकडे तिकडे काम करून तेंच सगळा

भागवत नाही आपण करत नाही का तिला सांगतो बाग

गेला तर ओके तर आपल्या दोन महिन्यांमध्ये जवळ जवळ साडे तिन लाख

भैया आणि ते काम करतात

एवढा मोठा काही लोकांनी आपल्या घरगुति कामासाठी पण आणून ठेवलेत त्याचबरोबर तुला आत्ता मी सांगतो मी सहा महिने होतो मी खताच्या एजन्सी च काम केलं

आपल्याला जेवढ्या डिग्रीवाल्या राहायच्या असतीलना लोकांना दाखवता डिग्री

कोकणातल्या मुलांना फक्त नोकरी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे.

इंटरेस्ट नाही

जे

तेच मी म्हणत होतो सगळेच लोक बाहेरून व्यवसाय धंदा वगैरे करतात महाराष्ट्रीयन मुलांना काय करायचं भेटत नाही. भेटत का नहीं करायची इच्छा नाही ना सगळे खूप हा हा करायची इच्छा नाही.

ती पाहिलं शिकण्यासाठी दुसरीकडे झटते ती वेळ तिथे घालवते आणि त्यांना तो जे डील कस करायचं कोणाशी कस बोलायचं कुठून पुढक घ्यायची आहे.

वागण्याची पद्धत त्यांना समजते. मग ते छोटासा आपला एक व्यवसाय चालू करतात आणि आता मोठमोठे काय आता माझ्याच माझ्याच फार्मलन मधलं मी तुला सांगतो माझ्याकडे सात आत लोक अशी होती माझ्या समोर त्यांनी छोटी

म्हणजे आता आज माईन्डचा जो माझा डिस्ट्रिब्युटर आहे.

मी आहे ना दहा सहा बाय आठच्या रूम मधून चालू केलं होत छोटंसं

त्यांनी काय केल होत दहा हझारमध्ये

आणि तिथूनच सगळ्या गोष्टी हेड्ल्या जातात सामान विकत घे त्याला नेऊन दे तसं करून त्यांनी तिथे भाड्यानी घेतलं आणि तिथे करून ते नॉलेज घेऊन शिकून त्यांच्याकडे आता तू बघशील त्यांच्या जवळ हजार स्टे फूटच वन प्लस वनच ऑफीस आहे. आणि जवळ जवळ बारा मुली कामाला आहेत त्याच्याकडे

म्हणजे त्यांचं कसं माहिती शिकतात पूर्ण आणि ते पूर्ण डेडीकेटली करतात. चारिकडनं पैसे मिळून देत नको मिळून देत सण आहे काय आहे ते विचार नाही करत त्यांचं कामाकडे लक्ष असतं.

आपल्या मुलांकडं

त्यांचं ज्या वेळेला

त्या आपल्या गोष्टी हा आपली माणसं मेहनत कराय तैयार असतात पण त्याला डेडिकेशन नाही

प्रॉब्लम झाले ना काका की गावी पण खूप करेक्शन चालू आहे. हाय त्या गोष्टीवरन पण अ प्रसंग पोलीस करूच शकत नाही केलं नाही असं नाही म्हणताय ना सगळीकडे आहेत तहसीलदार आहेत तेच आहे.

ते सगळीकडंच चाललंय पण त्यासाठी आपण पण तेवढं त्या

की आपल्याला जेव्हडं कायद्याचं नॉलेज असेल असेल. तर ते आपण करू शकतो

शेवटी पैसा आणि जे स्थानिक माणूस आपल्याला तरच आपण म्हणजे गावातली लोक आपल्याला करतात नाही तर मग जर मिन्द्यावरन सगळं काम करायचं म्हणलं तर ते प्रॉब्लम होतो. आपल्या गावची तर लोक अशी असलं पाहिजे रहायल पाहिजे.

तरच जाणार ना अदरवाईज कोण घर करणार आपण केव्हातरी जाणार नाही ना

सगळं कराय लागत होत हळू हळू

दाखवलं नाही पाहिजे पहिल्यापासून रिएक्शन रिएक्शन पाहिलं आपल्या गावाचं बनवावं लागेल त्यांचं त्यांचं सगळं आयकून घ्यावं लागत

हे बघ मला काम नसलं, तरी मी दोन महिने जातो गावाला

जरी नवीण असलं तरी ते पैशासाठी फसवतातच फसवतात.

नाही नाही असं नसतं रे काय आहे माहितीये. कस असतं ज्यावेळी आपण एखाद तळ राखायला देतो ना

करणारा असो तो काही सोडणार नाहीये हा हा तुम्ही पूर्ण घ्यायचं नाही थोडाफार आपण

हा मग काका तुम्ही एवढ्या ठिकाणी फिरता सगळ्या गोष्टी यामधून बाईक

तुम्ही बाईकचा वापर करता की बस फिरता ? नाही शक्यच नाही बाईक नी एवढा प्रवास काय करणार नागपूर सातशे पन्नास किलो मीटर आहे बाईकनी जाऊन पोहोचणार केव्हा सकाळी उठून असं त्याच्यामध्ये असं सिलेक्शन केलं जातं की रात्री पूर्ण आपला म्हणजे झोप झाली पाहिजे जी लागणारी आहे ती सहा सात तास.

काम करायला असं जायला म्हणजे असं

हा गावातल्या गावात बाईकने फिरत की तिकडे बस की

सगळीकडे कंपनी आम्हाला करतेय आणि

बस असतें बस ते ट्रेन ते ट्रेन जास्त करून ट्रेन आणि बस हे दोन्हीपण फिफ्टी फिफ्टी वारले जातात. हा हा सगळे लोक बाईक किंवा

त्या करताना गाडीनं वगैरे. हो हो होत आता आपलं कस शहरामध्ये का तालुक्यामध्ये काम असत

डिस्ट्रिब्युटर आहे ना तो हिंदी जाऊन टाकत नाही कारण त्याला इंजिनेर मध्ये एका

पण तालुक्याच्या ठिकाणी सगळी लोक येतात चारी बाजूनी साधारण तर एका गावामध्ये

एका तालुक्यामध्ये शंभरच्या वरती गावं असतात.

त्या ठिकाणीच एक नर्सिंग होम अशा तालुक्याच्या ठिकाणी असतं. किंवा मग तालुक्यातला मोठा कोणता गाव असेल चारी बाजूने येणारे रस्ते असतील

तिकडे मला काय लोकली फिरायचा प्रश्न येत नाही ते लोक आपल्याला गाडी घेऊन येतात आणि त्या गाडीने फिरवतात त्यांचीच गाडी असते बाईक असते किंवा फोरविलर असते

नवीन डिस्ट्रिब्युटर असेल तर टू विलर असेल आणि मोठा चांगला एक पाच सात वर्ष मग तो फोरविलर घेतोच अचानक माळ डिलेव्हरी साठी पण कामाला येते.

हॉटेल सगळं कंपनी सगळं पेय करते आम्हांला रहाण्याचं खाण्याचं जाण्याचं येण्याचं आपलं तस जॉब बागाय लागल चोवीसतास जॉब होतोना ते

कंपनीसाठी मला घरातून बाहेर रहावं लागतंय ना कंपनीच्या कामासाठी. मग ते ऑन डूटीच होतेना माझं ते आहे म्हणून रोजच बाहेरच खाऊन कंटाळा येत नाही? नाही खाण्यामध्ये मोस्टली आहे ना मी डाळ खिचडी, डाळ भात बाहेर आणि मसाला ढोसा, इडली अशा नाश्ट्याला अशा गोष्टी घेतो ज्यांनी करून

की त्रास होऊ नये की आपण नेहमी बाहेर असतो. मग टॉयलेटपासून

हो ना सगळं लाईट लाईट जेवण असत

करतो अशा पद्धतीनं आपलं ते काम चालत

इथेपण पुढं कस बस आपण घेतले चॅलेंजिंग जॉब ना ते चॅलेंज कम्प्युटर थोडस हे पण चांगलं आहे तो काय

एन्जॉय म्हणून काम केलं तर कामाचं वाटत नुसतं आपल्याला पगार मिळणार आहे म्हणून जायचं काम करायचं ना

वाढल्या एवढ्या?

शिक्षण माझं हेच आहे पाहिलं माझं दहावीपर्यंत गावाला झालं आहे आणि अकरावी ते माझं ज्यावेळेस ग्रेजयुशेंन येथेझालं नाईट कॉलेज आर एम भट ला

मग त्या मध्ये जो डे चा मला जॉब होता तो वीण मेडिकल म्हणून आमची औषध ची कंपनी होती तिथून सुरुवात झाली. त्याच्यामुळे थोडं ते मला असं बॅग्राऊंड ज्यावेळी मी दोन हजार सातमध्ये

आमच्या हितला एक मॅनेजर तिथून कंपनीतुन बाहेर निघाला आणि त्यांनी एक फार्म कंपनी टाकली. विमक्यास नावाची आणि त्यानि मला तेंच्या ऑफिसचं पूर्ण

ते पूर्ण मी करायचो सहा महिन्यांनी त्यांचा जो पर्चेस मॅनेजर होता.

अ तो निघून गेला

मग त्या कंपनीच्या मालकांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली मग मी तिकडे जाऊन रहायचो एक एक दोन दोन महिना शिमलाला बडडीराज ह्याला बड्डीला आणि ती ओषध बनून घ्यायची तिकडे आणि यायचो मग

म्हणजे कंपनी चालू झाली

म्हणजे मिसेस आणि दोघांचेच की आणि आम्ही दोन पार्टनर दोघांना घेतलंच नाही त्याच्यामध्ये. मग आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मग ते ऐपर्डला एक सर्वे चालला होता तिथे आम्हाला बोलवलं. मग तिथे जॉईन्ड केला मग तिथून आलो ह्या फिल्डमध्ये झालं दोनहजार आता किती आठ नवं पासून.

चोवीस वर्ष करतोय सेल मध्ये काम